काय ताई कश्या आहात...खूप दिवसांत आपलं काही बोलणंच नाही.... हो हो s अहो तेच तर मी आज तुम्हालाचं फोन करणार होते, की काय सध्या मी एक एक बातम्या ऐकतेय आणि वाचतेय, माझ्या अंगावर शहारा येतोय, मी म्हटल, पूर्वीच्या काळी बरं होतं, की बायका सातच्या आत घरात यायच्या त्यामुळे हे काही प्रोब्लेम्सचं नसायचे, नाही का? का हो काय झालं, तुम्ही काय ऐकलं एवढं? अहो त्या हैदराबादची केसं, त्या ह्यच्यात नाही का त्या मुलीची गाडी बंड पडलेली म्हणून ती फरफरटत नेत होती गाडी घेऊन जात होती तर तीन चार मुलांनी रेप केला आणि हे... मला तर बाई काही सूचेनासचं झालयं, आपल्या तरूण मुली जातात हो संध्याकाळच्या वगैरे नोकरीला आणि येताना किती पंचाइत होते त्यांची.. हो ती घटना खूपचं भयानक होती, त्या मुलीला म्हणजे खूपचं वाईट not clear पण ह्याच ह्याच्यावर सोल्यूशन काढण्यासाठी भारत सरकारने आता एक नवीन ऍप डेव्हेलेप केलंय, वन वन टू ऍप अय्या हो, मला नाही हा तुम्हाल नाही माहिती ping नाही मला माहिती ह्यच्याबद्दल, जरा सांगा ना माहिती ह्याच्याबद्दल... हा ..भारत सरकारनी स्त्रियांच्या सबलीकरणासाठी आणि त्यंच्या सुरक्षिततेसाठी वन वन टू हे ऍप डेव्हेलेप केलेलं आहे, यात तुम्ही रात्रीच्या वेळेस कुठेही जात असाल आणि तुम्हीला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही ते ऍप चालू करायचं आणि त्याच्यातून पोलिसांची मदत घेऊ शकता, दहा मिनिटांच्या आत जिथं असालं

लगेचचं तुम्हाला मदत मिळते तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल तरी, लगेच पोलिस येऊन मदत करतील, ह्याचा तुम्हाला किस्सा सांगते, मध्यंतरी व्हॉटसऍपलाच आला होता, एक मुलगी होती, आयटीमध्ये जॉब करत होती,

आणि ती उशीर झाला होता म्ङणून त्या तंद्रीतचं निघाली, तर तिचं हे लक्षचं गेलं नाही की त्या कॅबमध्ये लेडी सिक्युरीटी गार्ड नाहीये, तो कॅब ड्रायव्हर एकटाचं होता, आणि ते निघाले मग त्यानी थोड्या वेळानी त्याचा मोबाइल स्विच ऑफ केला, म्हणजे त्याला कोणी, जे ट्रव्हेलिंग कंपनीचे जी आहे तिने ट्रॅक करू नये म्हणून पहिले त्याने काय तर मोबाइल स्विच ऑप केला स्वतःचा,. मग त्याने रस्त्यात एका मित्राला घेतलं, मग तिला डाऊट आला आणि ती घाबरली. पण त्याही परीस्थितीत ती शांत राहिली आणि तिने तिच्या मोबाइलमध्ये पहिले लोकेशन ऑन केलं, आणि वन वन टू ऍप तिने डाऊनलोड केल होतं पण तिने कधीचं ट्रायल केली नव्हती त्याची. मग त्याच क्षणी तिने मोबाइल ऍप सुरू केला. आणि त्याच्यात हेल्प पोलिस प्रोटेक्शन म्हणून तिने ऑप्शन अप्लाय केला. तर ती ते करत असताना, त्या माणसानी तिला पाहिलं. आणि त्याने त्याच्या ड्रायटव्हर मित्राला सांगितलं की तिने कोणाला तरी मदत बोलावतेय, त्यानी गाडी थांबवली. मग तिनी तेवढ्या वेळात पटकिनी त्यांना धक्का मारला, दोघांना आणि ती तिथंन पळाली. आणि ती पळता पळता थोडी पुढे आली आणि तिला पोलिस सायरन ऐकू यायला लागला. पोलिसांनी तिला लगेच शोधून काढलं होतं. पोलिसांनी तो परिसर संपूर्ण पिंजून काढला आणि दुसऱ्या दिवशी त्या लोकांना पकडलं. ते लोकं तेव्हा पळून गेलेले. दुसऱ्या दिवशी बरोबर सापडले. पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्यांना शिक्षा झाली. म्हणून हा ऍप भारतातल्या कुठल्याही मुलीं स्त्रीनी आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करायचाच आहे. आजकाल कुठलेही चॅनेल्स असतात त्याच्याखाली ही बातमी स्कोरींगमध्ये माहिती येते की भारत सरकारचा हा ऍप डाऊनलोड करा म्हणून सांगितलेला आहे अशी माहिती येते. आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे. खरं आहे हो..मी आता आत्ता आधी लगेचच्या लगेच हा ऍप डाऊनलोड करते, आणि माझ्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणींनासुध्दा पाठवून देणारे की सगळ्यांनी आपल्याकडे हा ठेव, सेफ आहे ह्या दृष्टीनी. अजून पण काही तुम्हाला माहितेयत घटना झालेल्या.. नाही अजून तर नाही, पण कसं होतं की ह्या वन वन टू ऍपमध्ये भारत सरकारनी ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, पोलिस अश्या सगळ्याचं सेवा दिलेल्या आहेत. तुम्ही आता जेवढं इझिली ऍन्ड्रॉइड ऍप वापरता त्याचप्रमाणे तुम्ही आता या घडीला तुमच्या सेफ्टीसाठी कुठले ऍप आहेत तर ते माहिती घेतली पाहिजे आणि तसे गरजेचे ऍप तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केले पाहिजेत असं मला वाटतं. हम्म खरं आहे. आजकाल अगदी सगळ्यांना म्हणजे मला तर असं वाटतं की म्हाताऱ्या बायका असू देत नाहीतर तरूण मुली असू देत सगळ्यंना ह्या गोष्टींशी साक्षर करणं अगदी करूरी आहे. कराण आपणं आजकाल बघतो ना घरातसुध्दा येऊन म्हणजे दुपारच्या वेळत घरात ज्या बायका असतात त्यांना सुध्दा असं फसवलं जाऊ शकतं, सोन्याचे दागिने देतो आणि डबल करून देतो त्याला तर अगदी बळी पडतात बायका पटकन आमच्या म्हणजे समोरच्या बायकांना गोड गोड बोलून भुलवलं ना की लगेच बळी पडतात ना..त्यामुळे ह्या गोष्टी होतात. हम्म...त्यांच्या दृष्टीनी तो सॉफ्ट...सॉफ्ट असतात.. ह्या बायकांना गंडवणं हे त्यांच्या दृष्टीने हातचलाकी करताना म्हणजे खूप पटकन होणारी गोष्ट असते, आमच्या इकडेच आता चारकोपला आणि तारापूरच्या इकडच्या ह्याच्यामध्ये असाच एक किस्सा झाला. एक बाई म्हाताऱ्या महणजे साठीच्या वगैरे अश्या घरात असायच्या आणि मग ते खूप हुशार आणि स्मार्ट होत्या. पण कश्या काय त्या गंडल्या गेल्या माहित नाही. तेवढ्यात बेल वाजली, बेल वाजली म्हणून दार उघडलं. आधी की होल मधनं पाहिलं बर का कोण आहे वगैरे, तर अश्या दोन मुली दिसल्या त्यांना, म्हणजे आज काल मुली सुध्दा काही कमी नाहीये, ही टोळीच्या टोळी असते मला वाटतं. आणि ते सगळं मिळून असे प्रकार करतात. पण त्यंनी त्यांच्या मुलाला फोन लावला आणि मग मुलानी त्यांना सांगितलं की तू वन वन टू ऍप लावं आणि त्या वाचल्या. म्हणजे असं पण होऊ शकतं आज काल...

गरजेचे इमर्जन्सिचे कॉन्टॅक्ट आहेत ते सेव्ह करू शकता. डायरेक्टली हॉस्पिटलला फोन करू शकता. प्लस ऍम्ब्यूलन्स फॅसिलिटी पण दिलिय तुमचा डायरेक्ट कॉल ऍम्ब्यूलन्स फॅसिलिटीला जातो एकशे आठला आणि डायरेक्ट ऍम्ब्यूलन्स येते. तस ही आहे. ह्याच्याबाबतीत म्हणायचं तर मी मध्ये माझ्या मुलीला हा ऍप समजावून सांगत होते तर आता मूल Sound not clear आपण घरी नसलो तर मुलांना माहिती पाहिजे की काहिही इमर्जन्सी आली तर काय करायचं.

ठीक आहे. आणि पाचव्या सेकंदाला मला कॉल बॅक आला की मॅडम तुम्ही कोण बोलताय हा वन वन ऍप चा कॉल आहे, आम्ही हेडपॉर्टरवरून बोलतोय, तुम्ही सेफ आहोत का? तुम्हाला काही मदत हवीय का? तर मी त्यांना सांगितलं की मी असं समजावून सांगत होते तर तेव्हा डायल झालाय, ते म्हणाले तुम्ही सेफ आहात मग काही हरकत नाही. म्हणजे हा ऍप काम करतोय आणि आपण ह्याचा वापर करायलाच पाहिजे. खरं आहे .... खरं आहे .... खरं आहे. अगदी खरं आहे. मला असं वाटतं की खेड्यातल्या बायकांनासुध्दा जास्ती ह्याची गरज आहे. कारण तुम्हाला माहितेय शेतावर जातात ह्या शेतमजूर वगैरे ज्या असतात अगदी अडाणी आणि त्यांना तर हे सगळे बाकीचे शेतकरी असतात ते तर अगदी गंडवत असतातचं, पण असे रस्त्यावरन कोण जात असेल तर आमच्या इकडे तर इतकं लोनली असतं, तर अश्या वेळेस तर ह्याची मात्र मला तर वाटतं अगदी नितांत गरज आहे. आता मी तर ठरवलचं आहे की इकडे आलं की आमच्या इकडे शेत मजूर खूप येतात, आणि त्याच्याकडे फोन असतात, पण त्यंना माहित नसतं, आपल्यालाच माहित नसतं तर त्यांना काय माहीत असणारे, तर मी आता अगदी ठरवलयं की माझ्याही इकडच्या जेवढ्या बायका येतील आता कामाला, माळी कामाला वगैरे माझ्याकडे येत असतात मजूर वगैरे बायका. तर त्यांना मी ह्यंचं महत्त्व पटवूनच देणारे, कारण त्या खूप...म्हणजे त्यांच्या हातात सुरे वगैरे, कोयते बियते असतात बर का...म्हणजे तेवढ्या त्या डॅशिग असतात पण त्यांना माहिती नाही ना एकटी बाई आहे तर मोठी टोळी आली तर काय करेल हे त्यांना माहिती नसतं म्हणजे तरी कितीही कोयते न बियते असले तरीसुध्दा तर अश्या बायकांसाठी मला तर वाटतं की हे खूपच चांगलं आहे म्हणजे हा वन वन टू ऍप. आणि त्यांना साक्षर करणं म्हणजे आपल्या इकडे आपली जनता म्हणजे जास्ती खेड्यातचं जास्ती आहे, जरी शहरीकरणं झालेलं असलं तरी शहरांमधनं पेक्षासुध्दा खेड्यंतल्या बायकांना साक्षर करणं हे मला खूप म्हणजे महत्त्वाचं वाटतं ऍक्च्युअली... असं.. अगदी बरोबर... आणि खेड्यातल्याच कशाला ना ..आपल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या किंवा शाळेत जाणाऱ्या मुलींनासुध्दा आपण ह्याबाबतीत साक्षर केलं पाहिजे, कारण लहान मुलंसुध्दा आजकाल मोबाइलवरती खाली जाऊन खेळत असतात, आपण घरात असतो, ते खाली पार्कींगमध्ये खेळत असतात, बऱ्याचवेळा लोकं सांगतात की अरे तुझ्या वडीलांना ऍक्सिडंट झालाय, आईला ऍक्सिडंट झालयं तुला घ्यायला आलोय, वडिलांनी पाठवलयं आणि शाळेत सांगतात. आता ह्यांना पुढे काय करयाचं हे माहितीचं पाहिजे, त्यामुळे आपण लहान मुलांना सुध्दा ह्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. याबाबतीत एख किस्सा असा झाला होता की एक मुलगी आणि आई घरात होते आणि आंघोळ करून आली आणि ती हेयरड्रायरनी केस वाळवतं होती, आणि अचानक तिला शॉक लागला आणि ती बेशुध्द पडली. त्याक्षणी

सूचलं, ह्याप्रमाणे आपणं हे तर शिकवायला पाहिजे ना की तुम्हाला काही गरज लागली तर तुम्ही अजून काय करू शकता, आज ठीक आहे की तिथे तिचे शेजारी होते, पण बऱ्याच ठीकाणी आज असं असतं ना की सगळेचं ऑफीसला जातात ना तर फ्लॅट बंद असतात दिवसासुध्दा, त्यावेळेस तुम्हाला कोणी जर शेजारी नाही मिळालं तर तुम्ही अश्या ऍपची पण मदत घेऊ शकता ना...

हो म्हणून लहान मुलांनापण ह्याची माहिती दिली पाहिजे किंवा कधी कधी असं होतं, की तुमच्या घरात काहितरी नवरा बायकोंमध्ये काहीतरी भांडणं चालू आहेत किंवा फॅमिली मेंबर्समध्ये भांडण चालू आहेत तर त्यातला एखादा फॅमिली मेंमर जीवाचं काही बरं वाईट करून घेतोय तर अश्यावेळीसं मुलांना माहित पाहिजे की काय झालयं, किंवा काय होणारे त्यांना कळतयं की आपली आई चुकीचं पाऊल उचलतेयं, तर त्याक्षणी आपणं काय करायला पाहिजे, तुम्हाला पोलिसांची मदत घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट हन्ड्रेडला फोन डायल करण्यापेक्षा ह्यांचीही अशी मदत घेऊ शकता. हम्म्म... अगदी खरं आहे, तुम्ही जसं शहरातंलं म्हणतात ना तसं गावागावंमध्ये काय असतं माहितेय का .... आता आमचं जसं तारापूर गाव आहे ना...तिकडे कशी घरं असतात की शेती वाडी आणि बंगला असं. आणि थोड्या थोड्या अंतरावर

त्या मजूरीणींवर लक्ष ठेवायचं असतं त्यांना किंवा अजून काय काय काम असतात. भाजी मार्केटला विकायला माल जो तयार रेडी माल असतो त्यांचा तो. तर अश्या वेळेस त्यांना पहाटेचं निघावं लागतं, म्हणजे आमच्या इकडे तर तीन तीन वाजता रात्रीच्या वेळेस अशी ज्यावेळेस शेवंतीची वगैरे फुल येतात ना, मुंबईत तर इकडनं त्यावेळीचं काढणी असते. म्हणजे तीन वाजता पहाटे तुम्हाला काढणी करावीच लागते, आणि पाचच्या ट्रेनला डहाणूहून

सगळ्यांना जर आपण ट्रेनिंग दिलं ना या वन वन टू चं तर त्यंना खूपचं फायदा हौईल की म्हणजे हो सगळा पट्टा ना आदिवासी एरीया आहे एकदम आमचा, आणि त्यामुळे त्या लोकांना तर अगदी म्हणजे आजकाल ते शिकताहेत, त्यांना सरकार खूप सुधारणा देतायतं सोयी देतायतं. पण ही सुध्दा आपण केली तर ही थोडं...थोडक्यात त्या बायकांना सुरक्षित केल्यासारखंच होईल असं मला एक वाटतं, नाही का? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे.

सुशिक्षित असो नाहीतर गावातले असो, महिलांनची सेफ्टी हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि ह्याच्याबाबतीत आपण महिलांनीचं पुढाकार घेऊन एकमेकींना सगळ्यांना साश्रर केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. हो महिलाच महिलांना पुढे नेतील तर, जसं आपल्या पंतप्रधान जर महिला होऊ शकते तर आपण घाबरायचं कशाला? म्हणजे बायका खूप तरूण मुली वगैरे पण आजकाल ना खूप भिती वाटते, नको

जातात, आणि एकटंच जायचंय...मीच माझ्या मुलीला सांगितलं ना.. अग जरा त्या कोपऱ्यावर जाऊन ब्रेड तरी घेऊन ये, तरीह माझे मिस्टर म्हणतात, नाही मी जाईन, तू तिला नाही पाठवायचंस. असं...मी म्हटलं घे एक कोयता हातोत आणि जा ... तरीसुध्दा आता असं म्हणायला पाहिजे घे मोबाइल.. आणि जा.....आणि एकशे बारा नंबर तुझ्या ह्यच्यात तू ऍप डाऊनलोड करून ठेव. आणि तू बिनधास्त जा. नाही का? मला वाटतं आपला ....काय तुमची बेल वाजतेय की काय? मला असं ऐकू आलं काहीतरी...